या ठिकाणी या राजवड्याला बऱ्याच खिडक्या --

श्रीकृष्ण निवास श्रीकृष्ण निवास अस या बिल्डिंग च नाव आहे.

औद्योगिक अ औद्योगिक अस सामान आहे.

या चित्रात आपल्याला एक किल्ला दिसत आहे बहुतेक तो शनिवार वाडाच असावा याचे कोरीव काम खूप सुबक केलेले आहे.

या ठिकाणी फिरायला जाण्यास खूप छान वाटेल.

यामध्ये अनेक कथा कादं कादांबरीची पण पुस्तके आहेत.

या ठिकाणी आपल्याला एक मंदिर दिसत आहे हे कोणत्या तरी देवाचे आहे.

आणि खूप प्राचीन अस हे बांधकाम दिसत आहे आपल्याला.

त्याच्या वरती जरा अशी पावसामुळे हिरवळ पण आलेली पहा पाहायला मिळते.

या चित्रामध्ये आपल्याला कॉलेज दिसत आहे कॉलेजचा कलर हिरवा आहे.

येता कॉलेज मध्ये येतानी येताना काय मुले दिसत आहे.

आणि सुंदर असा परिसर येथे दिसत आहे झाडे बिडे येथे खूप भरपूर आहेत.

आपल्याला तर याठिकाणी जायला आवडेल.

याठिकाणी आपल्याला ऐतिहासिक अशी वास्तू दिसत आहे.

बहुतेक याठिकाणी गणपती विसर्जन होऊन गेलेलं आहे त्यामुळे--

हे खूप जुन्या वर्षापूर्वीच हे बांधकाम दिसत आहे.

ऑरेंज कलर चा पण आहे.

स्वच्छता पण खूप छान ठेवलेली आहे.

खूप प्राचीन अस बाधकाम झालेलं दिसत आहे.

समोर खूप मोठा असा रस्ता आहे.

या ठिकाणी चित्रात अस पर्यटन स्थळ दिसत आहे.

शेजारीच एक ब्लू कलर चा पिंप ठेवलेला दिसत आहे.

येथील खांबाचा कलर ब्राऊन आणि ग्रीन कलर असा दोन्ही--

वरचा कलर सिल्वर शेड मध्ये दिलेला असून याठिकाणी अनेक--

पायऱ्या हे खूप प्रशस्थ अशा दिसत आहे एकूणच येथील वातावरण खूप निसर्गरम्य दिसत आहे.

या चित्रात आपल्याला एक पर्यटन स्थळ दिसत आहे.

अनेको लोक याठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत.

बहुतेक हे एखाद फिरण्याच ठिकाण असावं अनेक व्यक्ती इथे--

अनेक लहान मुले याचा आनंद घेताना दिसत आहे.

समोरील रस्ता ग्रे कलर चा असून--

खूप छान सजावट अशी हॉटेलची केलेली आहे.

येथील हॉटेल ची रचना हि खूप छान अशी केलेली आहेत.

येथील व्यवस्था हि खूप छान अशी ठेवण्यात आलेली आहे.

समोरील चित्रात एक निसर्गरम्य ठिकाण दिसत आहे.

समोरील चित्रात एक वासू ऐतिहासिक वास्तू दिसत आहे.

अनेक मुस्लीम लोक येथे प्रार्थने साठी जमा होतात.

या चित्रात औद्योगिक कंपनी दिसत आहेत.

कामगार येथे काम करताना दिसत आहे.

या या मॉल मध्ये फळे भाज्या --

अनेक गृप गृह उपयोगी वस्तू दिसत आहे.

तांबूस रंगाचा असून वरती ग्रे कलरचा दिसत आहे.